खूप छान अशी एक बिल्डिंग दिसत आहे. तीज्या शेजारी एक पाण्याचा तलाव आहे.

रास्ता चालू आहे शेजारी घर आहेत रस्त्यांनी झाडी आहेत खूप सुंदर असं एक इदल आमच्या गावातलं एक जागा आहे ही.

खूप अशी सुंदर एक अशी एक भिंतय तिच्या शेजारी झाडय हिरवीगार झाडय एक गुरु --

खूप असं जून पुरणीत एक मंदिर दिसत आहे त्याच्या शेजारी दुसर एक मंदिर दिसत आहे खूप छान अस निसर्ग दिसत आहे झाडी दिसत आहे हिरवेगार जे डोंगर दिसते त्याच्यातच जसज झेंडाच उभा राहिल्यावणी निसर्ग उभा राहिलाय खूप असं सुंदर म्हणजे खूप अस रमणीय --

त्यात एक नाव्हाडी नाव घेऊन चालेला आहे त्याच्या समोर एक नाव्हाडी बसलेला आहे.